इथे हिरवा सिग्नल लागल्यावर गाड्या पुढे जातात लाल सिग्नल झाल्यावर इथे गाड्या थांबतात.

वेगवेगळे पक्षी अ प्राणी अ झाडे ही भेट पाहायला भेटतील.

इथे पर्यटन स्थळ पाहण्या पाहायला खूप गर्दी येते.

इथे अ खूप गर्दी असते तिथ सिद्ध रेल्वे स्टेशन आहे.

इथे अ खूप विद्यार्थी एकत्र येऊ शकता.